इनोवा गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत.

आजूबाजूला तर काही असं स्पेसिफिक काही असं दिसत नाहीए.

ठीक आहे आणि अ एक पोस्टर देखील आहे.

पण मला हे वाटतं हॉस्पिटल मधला रूम देखील हारण्याचे चान्सेस आहेत कारण तो जो बेड दिसतोय तो बेड आहे आणि हॉस्पिटल मधला बेड असण्याचे चान्सेस आहे.

हा एक हॉल चा फोटो आहे हॉल ला लागून एक खिडकी आहे.

हा जो लोगो आहे भारतीय टपाल विभागाचा लोगो आहे.

सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी आहे.

मोठ्या प्रमाणावर स्पर्धेसाठी वापरला जात असावा.

रेल्वेची वाट बघताना दिसत आहेत.

हे एक नर्सरीचे चित्र आहे.

मंदिर छान दिसत आहे.

सराव करताना दिसत आहे.

हा कांदिवली येथील कृवेस मॉल आहे.